लिब्रिऑफिस बसे वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत एसक्यूएल व्ह्यू मध्ये क्वेरीज लिहिणे ऑर्डर बाय क्लॉज जॉइन्स एग्रीगेट फंक्शन्स ग्रुप बाय क्लॉज बिल्ट इन फंक्शन्स चा वापर
एसक्यूएल क्वेरीज बद्दल अधिक जाणून घेऊ
त्यासाठी लायब्ररी डेटाबेस वापरणार आहोत
डाव्या पॅनेलवरील क्वेरीज लिस्ट वर क्लिक करा
क्रिएट क्वेरी इन एसक्यूएल व्ह्यू वर क्लिक करा
क्वेरी चा रिझल्ट सॉर्ट कसा करायचा ते पाहू
हे उदाहरण पाहू या
कॅम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड ने प्रकाशित केलेल्या सर्व पुस्तकांची टाइटल्स आणि ऑथर्स मिळवा
पब्लिशर आणि नंतर टाइटल्स वर असेंडिंग ऑर्डर ने सॉर्ट करा
ही क्वेरी आहे
सिलेक्ट पब्लिशर कॉमा तितले कॉमा ऑथर फ्रॉम बुक्स व्हेअर पब्लिशर इन कंस उघडा सिंगल कोट्स मध्ये कॅम्ब्रिज कॉमा सिंगल कोट्स मध्ये ऑक्सफोर्ड कंस पूर्ण करा कॅम्ब्रिज ऑक्सफोर्ड ऑर्डर बाय पब्लिशर एएससी कॉमा तितले एएससी कोलम्न नेम्स वर सॉर्टिंग करण्यासाठी आपण ऑर्डर बाय क्लॉज वापरला आहे
तसेच सॉर्टिंग करण्यासाठी कॉमा वापरून अनेक कॉलम्न्स समाविष्ट करू शकतो
असेंडिंग आणि डिसेंडिंग दाखवण्यासाठी प्रत्येक कोलम्न nameच्या पुढे आ स् सी किंवा डी ई स् सी लिहावे लागते
फाइल मेनू बार खालील रन क्वेरी आयकॉन वर क्लिक करा
ही पुस्तकांची यादी आहे
प्रथम पब्लिशर व नंतर बुक तितले प्रमाणे सॉर्ट केली आहे
पुढील क्वेरी पाहू
आता अशी बुक टाइटल्स हवी आहेत जी मेंबर्स नी अजून परत केलेली नाहीत
तसेच बुक इश्यू डेट्स हव्या आहेत
टाइटल्स आणि बुकिश्युडेट ही अनुक्रमे बुक्स आणि बुकसिश्यूड ह्या टेबल्स मध्ये असल्याने ही दोन्ही एकत्र करणे आवश्यक आहे
दोन टेबल्स जोडण्यासाठी जॉइन कीवर्ड वापरणार आहोत
त्यासाठी त्या दोघांमधील बुकिड हा कॉमन कोलम्न आपण वापरू
त्यासाठी ही क्वेरी सिलेक्ट bतितले iइश्युडेट iमेंबेरिड फ्रॉम बुक्स बी जॉइन बुकसिश्यूड आय ओन bबुकिड iबुकिड व्हेअर चेकडिन फळसे फ्रॉम क्लॉज मधील बी आणि आय ह्या अक्षरांकडे लक्ष द्या
ह्याला अलियासेस म्हणतात
हे डिस्क्रिप्टिव्ह किंवा सहज वाचता यावेत यासाठी फक्त एक अक्षराचे असू शकतात
बुकिड हा कोलम्न दोन्ही टेबल्स मध्ये असल्याचे दिसेल
गोंधळ टाळण्यासाठी आपण कोलम्न namesचे वेगळेपण ओळखण्यासाठी त्यांना अलियासेस वापरणार आहोत
लक्षात घ्या की आपण फ्रॉम क्लॉज मध्ये जॉइन कीवर्ड द्वारे दोन टेबल्स जोडली आहेत
जोडण्यासाठी ओन bबुकिड iबुकिड हे लिहून बुकिड कोलम्न सांगितला आहे
क्वेरी कार्यान्वित करा
पुस्तके आणि इश्यू दाते ची सूची दिसेल
नोट चेक्ड इन हे चेकडिन स्टॅटस दिसेल
रिझल्ट मध्ये मेंबेरिड दिसत आहे जो फारसा उपयोगी नाही
मेंबर्स टेबल मधील मेंबर नेम्स दाखवण्यासाठी काय करता येईल
आपल्या क्वेरी मध्ये मेंबर्स टेबल जॉइन करू
सिलेक्ट bतितले कॉमा iइश्युडेट iमेंबेरिड mनामे फ्रॉम बुक्स बी जॉइन बुकसिश्यूड आय ओन bबुकिड iबुकिड जॉइन मेंबर्स एम ओन iमेंबेरिड mमेंबेरिड व्हेअर चेकडिन फळसे येथे दुसरे जॉइन मेंबर्स टेबल बरोबर केले आणि मेंबेरिड हा कोलम्न जॉइन करण्यासाठी वापरला
क्वेरी कार्यान्वित करू
येथे मेंबर नेम्स सोबत त्यांना इश्यू झालेली पुस्तके दिसत आहेत
आता एग्रीगेट आणि ग्रुपिंग बद्दल जाणून घेऊ
लायब्ररीमधील एकूण मेंबर्स ची संख्या काढण्यासाठी ही क्वेरी आहे
सिलेक्ट काउंट कंसात asterisks एएस डबल कॉट्स मध्ये टोटल मेंबर्स फ्रॉम मेंबर्स काउंट कडे लक्ष द्या
ह्याला एग्रीगेट फंक्शन म्हणतात
हे रेकॉर्डसच्या संचाचे मूल्यमापन करून एक व्हॅल्यू रिटर्न करते
टोटल मेंबर्स हा अलियास येथे समाविष्ट केला आहे
क्वेरी कार्यान्वित करा
बसे ने 4 मेंबर्स च्या रेकॉर्डसचे मूल्यमापन करून एकूण मेंबर्स ची संख्या 4 असे रिटर्न केले आहे
सुम मॅक्स आणि मिनिमम ही एग्रीगेट फंक्शन्स ची आणखी उदाहरणे आहेत
माहिती ग्रुप करण्याबद्दल जाणून घेऊ
प्रत्येक पब्लिशर च्या पुस्तकांची संख्या कशी मिळेल
त्यासाठी ही क्वेरी आहे
सिलेक्ट पब्लिशर कॉमा काउंट कंसात एस्टेरिस्क्स एएस डबल कोट्स मध्ये नंबर ओएफ बुक्स फ्रॉम बुक्स ग्रुप बाय पब्लिशर ऑर्डर बाय पब्लिशर येथे नवीन ग्रुप बाय क्लॉज वापरला आहे
आपण पब्लिशर आणि पुस्तकांची संख्या सिलेक्ट करून ग्रुप बाय क्लॉज ने प्रत्येक पब्लिशर च्या रेकॉर्ड्स चा ग्रुप बनवत आहोत
क्वेरी कार्यान्वित करू
आपल्याला पब्लिशर ची नावे आणि शेजारी त्या पब्लिशर च्या पुस्तकांची संख्या दिसत आहे
पुढे एसक्यूएल मधील फंक्शन्स बद्दल जाणून घेऊ
फंक्शन्स म्हणजे सिंगल वॅल्यू रिटर्न करणारी स्टेटमेंट्स
उदाहरणार्थ CURRENT DATE आजची तारीख दाखवते
सभासदांनी परत न केलेल्या पुस्तकांची सूची मिळवू या
त्यासाठी ही क्वेरी सिलेक्ट bतितले कॉमा iइश्युडेट iरिटर्न्डेट फ्रॉम बुक्स बी जॉइन बुकसिश्यूड आय ओन bबुकिड iबुकिड व्हेअर चेकडिन फळसे एंड रिटर्न्डेट लेस थांल्ट CURRENT DATE येथे CURRENT DATE फंक्शन वापरले आहे
ज्यांची रिटर्न दाते ही आजच्या आधीची तारीख आहे अशी पुस्तके मिळवू
क्वेरी कार्यान्वित करू
परत न केलेल्या पुस्तकांची ही यादी आहे
एचएसक्यूएलडीबी ने प्रदान केलेल्या functionsच्या यादीसाठी http फॉरवर्ड slashhsqldborgdoc20guidebuiltinfunctions chaptएचटीएमएल वर जा
युजर गाइड बघण्यासाठी ह्या वेबसाईटवर जा

httpwwwhsqldborgdoc20guide assignment एसक्यूएल क्वेरीज लिहून त्या तपासून पहा 1
लायब्ररीमधील पुस्तकांची संख्या 2
ऑथर ने लिहिलेल्या पुस्तकांची संख्या 3
आज पुस्तके परत करायची आहेत अशा सभासदांची नावे आणि फोन नंबरची सूची मिळवा
ही क्वेरी काय करते ते सांगा
सिलेक्ट कंसात सुम एएस डबल कॉट्स मध्ये टोटल कॉस्ट ओएफ कॅम्ब्रिज बुक्स फ्रॉम बुक्स व्हेअर पब्लिशर सिंगल कोट्स मधे कॅम्ब्रिज आपण मोरे क्वेरीज इन एसक्यूएल व्ह्यू वरील पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
आपण शिकलो एसक्यूएल व्ह्यू मध्ये क्वेरीज लिहिणे ऑर्डर बाय क्लॉज जॉइन्स एग्रीगेट फंक्शन्स ग्रुप बाय क्लॉज बिल्ट इन फंक्शन्स चा वापर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
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद